दहावीची practical परीक्षा सुरु झालेली असते हो आणि दहावी आणि बारावी यांची theory व practical परीक्षा संपल्या नंतर वेद लागतात ते शालेय परीक्षांचे शालेय परीक्षा ह्या generally एप्रिल महिन्यात होतात आणि त्या मध्ये सर्व परीक्षांचा शेवट आणि मग लागते ती मे महिन्याची सुट्टी याचा वेद शालेय विद्यार्थांना खूप आधीच लागलेला असतो पण त्यामध्ये मोठा अडथळा असतो त्यांच्या आनंदात तो परीक्षेचा त्यामुळे परीक्षेची तयारी कशी करावी हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच्या वर आज आपण बोलूया

अभ्यास कुठला करायचा अभ्यास कसा करायचा कुठल्या वेळेला करायचा कुठल्या जागेवर करायचा अभ्याससाठी उत्तम वेळ कोणती मार्ग दर्शन कोणाचं घ्याच या सर्व गोष्टीच योग्य ते मार्गदर्शन व योग्य ते नियोजन होणं हे अत्यंत महत्वाचं ठरत म्हणजे तुम्ही चांगल्यात चांगले उत्तम प्रकारे यश मिळवू शकता तुम्हाला येणारे tension व इतर गोष्टी त्यामुळे त्यामुळे कायम परीक्षेची तयारी उत्तम आता परीक्षा परीक्षे करता जो मुख्य भाग आहे तो तुम्हाच्या अभ्यासाचा तर बघा तुम्ही अभ्यास हे काम करून काम आहे असं समजून करा आणि काम हे टाळू नका कारण माणूस काम करत असताना दीर्घ काळ तो करत असतो आणि तो ते टाळत नाही तसंच अभ्यासाचं आहे अभ्यास हे एक कर्त्यव्य

आज करे सो अब म्हणजेच काय या गोष्टी तुम्ही उद्या वर ढकलताय त्या उद्या वर ढकलू नका तर त्या लगेच सुरवात करा आधीच काम हाता वेगळं झालं पाहिजे कारण आपल्या हातातून निघून गेलेली वेळ परत कधीही आपल्या हातात येत नाही त्यामुळे कल करेसो आज कर आज करेसो अब या म्हणी प्रमाणे लगेचच कोठल्याही गोष्टीला तुम्ही सुरवात करा त्याच्यातला पहिला मुद्द असा कि अभ्यासासाठी तुम्ही योग्य जागा निवडा ज्या ठिकाणी बसल्या नंतर तुमचं मन एकाग्र होत अभ्यास चांगला होतो अशी ठिकाण तुम्ही अभ्यासा करता निवडली पाहिजेत मग ती कदाचित दिवसाची रात्रीची सकाळची पहाटेची अशी वेगवेगळी वेळ असू शकते पण अशी ठिकाण तुम्ही निवडा कि ज्या वेळेला त्या ठिकाणी तुमचा अभ्यास उत्तम प्रकारे होतो दुसरी गोष्ट अभ्यासाठी तुम्ही एक चांगलं वेळापत्रक तयार करा त्या वेळापत्रकामध्ये त्याच नियोजन उत्तम प्रकारे करा आणि मुख्य गोष्ट वेळा जे वेळापत्रक बनवलेले आहे जे नियोजन तुम्ही केलेलं आहे त्याच सत्यात पूर्ण ते अमलात आणा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या मध्ये येणार नाही त्यात सत्यात येऊन फार महत्वाचं आहे आता अभ्यास आणि तुमचं शारीरिक गोष्टी

यांच्यासाठीहि तुमच्या वेळापत्रकात वेळ ठेवला पाहिजे आणि या दोन्ही ची वेवस्तीथ सांगड घातली पाहिजे म्हणजे तुमची शरीरयष्टी चांगली राहील तुम्ही fresh रहाल आणि त्यातून तुम्ही अभ्यास उत्तम प्रकारे तसाच लहान मोठी काम जशी आपण विभागून करतो तसच अभ्यासचहि करा अभ्यास सुद्धा विभागून करा मोठे धडे formula व्याख्या यांची योग्य विभाग करा आवडते विषय नावडते विषय कधी कुठल्या वेळाला कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा याच फार छान नियोजन करा छान नियोजनाला यश हे छान मिळतच अशी तुमची परीक्षेच्या तयारीची धोरणा असली पाहिजेत

म्हणून तुमची शारीरिक आणि मानसिक संतुलन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे अभ्यासामध्ये मध्ये मध्ये विश्रांती घेतली पाहिजे ती खूप आवश्यक आहे कारण तुमचा मेंदू तुमचं मन तुमचं शरीर हे दीर्घ काळ अभ्यासा करता तयार राहत नाही त्या करता मध्येमधे break घेऊन ते fresh करण त्याला योगासन सूर्य नमस्कार दोरी वरच्या उड्डया केंव्हा थोडस TVserial पाहणं paper वाचन अश्या गोष्टीच्या gap घेतल्या म्हणजे तुम्ही fresh होता आणि fresh झाला कि प्रत्येक वेळेला तुम्ही अभ्यासा करता नव्यानं तयार होता ज्याची तुम्हाला गरज असते आणि त्याच्या तुन तुमचं सत्यात राखलं जात अभ्यासामध्ये स्वअध्ययन हा एक फार मोठा मुदा आहे अभ्यासातील आणि पाठ्यक्रमातील ठळक मुद्दे pen highlight करणे वेगवेगळी टिपण काढणे विषयानुसार आता गणिताचा विषय तर त्याची सूत्र लिहून काढणे ती पाठ करणे ती कुठल्या वेळेला केली पाहिजे हे ठरवणे ह्या फार महत्वाचं गोष्टी आहे दुसरी गोष्ट तुम्ही एक लक्ष निर्धारित करा कि तुम्ही अभ्यास का करत आहे तसेच आपल्याला अवघड जाणारे विषय कोणते व सोपे विषय कोणते याच नियोजन करा अवघड विषयांना जास्त वेळ देणं आणि सोप्या विषयांना कमी वेळ देणं हे तुमच्या हातात असत फक्त ते तुम्हाला ठरवता आलं पाहिजे अभ्यास करत असताना तुमची सर्व इंद्रिय हि एकाग्र असली पाहिजेत म्हणजे अभ्यास चांगला होतो तुमचा मेंदू तुमचे कान डोळे मन हे सगळं एकत्रित पणे जेंव्हा कृती करत त्याच्यात यशात मोठा वाटा असतो हम्म हे सगळं केंद्रित करून अभ्यास करा म्हणजे तुम्हाला चांगलं यश मिळेल बुद्धी वाढीचे पण व त्यावरील लक्ष ठेवता येईल त्याचे तुम्ही प्रयत्न करत जा आता मुख्य मुद्दा एक येतो आहाराचा संतुलित आहार घ्या आणि junk food वैगेरे खाण्याचं टाळा म्हणजे तुमचं पोट बिघडणार नाही आणि पोट बिघडलं नाही कि तुमच्या बाकीच्या गोष्टी या सुलभ आणि चांगल्या राहतील त्याच्याकरिता पोट बिघडू न देणं लक्ष देणं आणि सकस अन्न सेवन करण हे अत्यंत महत्वाच आहे शरीर निरोगी ठेवा व योग्य झोप घ्या कारण सात ते आठ तास झोप हे मनुष्याला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे झोप व्यवस्थित घेतली कि तुमचं मन शरीर स्वस्थ व तरतरीत राहत व अभ्यास करण्यास कायम तयार राहते morning walk घ्या व इतर कोणत्याही गोष्टी करा म्हणजे तुम्ही tension free board च्या केंव्हा शालेय परीक्षा हि देऊ शकाल याचा तुमच्यावर तुमच्या आयुष्य वर चांगला परिणाम होईल म्हणून परीक्षेची तयारी हि अत्यंत महत्वाची बाब आहे नियोजन हे अत्यंत महत्वाचं आयुष्यातील परीक्षा कुठलीही असली तरी त्याला तयारी कारण नियोजन करण हे अत्यतं महत्वाचं आहे तेंव्हा सर्वाना येणारा प्रत्येक परीक्षा साठी best luck best luck

प्रथम अं थोडे शब्द असतात तेवढेच शब्दाने भागात अं नाही म्हणून आपण नवनवीन शब्द बनवतो, इतर अं भाषेमधूनही आपण शब्द घेऊन आपले व्यवहार व्यवहार शेजारच्या अं प्रांतातील लोकांशीही आप आपले दळणवळण वाढेल कि एकमेकांच्या भाषेतील शब्दांचे देवाणघेवाण होते, काही काळांतरानी त्या भाषेतील शब्द आपल्या भाषेतील शब्द म्हणून

प्रक्रिया, भाषा विज्ञानांतर्गत भाषा हि एक महत्वाची प्रक्रिया जाते, भाषिक आदान म्हणजे काय तर आदान म्हणजे घेणे आणि प्रदान म्हणजे देणे आदान प्रदान म्हणजेच देवाणघेवाण भाषा अं पातळीवरची हे जी देवाणघेवाण घडून येते तेव्हा तेव्हा भाषी भाषिक आदान-प्रदान घडते वेगवेगळ्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या भाषकांचे एकमेकांशी संबंध येणे हे आजचे जगात नीतीचे गोष्ट झालेले आहे यातूनच भाषिक आदान-प्रदान घडते दोन भिन्न भाषा बोलणारे भाषक कालांतराने एकमेकांच्या व्यक्ती भाषेतील काही विशेष आत्मसात करतात ही विशेष त्यांचे व्यक्तीभाषेचे घटक बनतात या प्रक्रियेला भाषक आदान-प्रदान म्हणतात भाषक समाजशास्त्र म्हणजे त्यातील अनेक व्यक्तींचा दुसऱ्या भाषक अं समाजाशी संबंध येतो त्यावेळी हे आदान-प्रदान अनेक व्यक्तींचे अं व्यक्तीभाषेतून एकाच वेळी होऊ लागते, उदाहरणार्थ जेव्हा मराठी भाषकांचा इंग्रजी भाषेशी संबंध आला तेव्हा इंग्रजी सम समजू लागली, मरा मराठी भाषकांना अं table shirt video bag यासारखे अनेक शब्द आत्मसात केले व मराठी भाषेतही अन त्यांचे वापर करण्यास सुरुवात केली, कालांतराने इंग्र इंग्रज इंग्रजांचा परिचय नसलेले इतर मराठी भाषकांनी देखील हे शब्द उचारले आणि अखेर ते मराठी भाषेतील च शब्द बनले उत्तरनार्थ कोणते हि व्यक्ती चे अन्य भाषकांचे

दोन्ही भाषाक भाषा वेग वेगळ्या असतात तशाच संस्कृती हि कमी अधिक प्रमाणात वेग वेगळ्या असतात दुऱ्या चाली रीती आचार विचार वापरातील वस्तू आपल्या समाजात प्रचिलीत नसतील तर त्याच्या साठी आपले भाषेत शब्द आणायचे शक्य नसते त्या मुळे या वस्तू आचार विचारात चाली रीती आणि स्वीकारले तर त्यांच्या बरोबरच त्याचे आवशीक लागणारे शब्द आपल्या ही गरजे पोटी स्वीकारले जातात उथरणार्थी इंग्रजी पेहराव स्वीकारला त्याच बरोबर shirt pant coat coat

असेल तर मोठे प्रमाणात आंदन आदान होते हे आदान कधी प्रक्रियाक्रमणामुळे होते मुस्लिमांनी राजवटीचा आमल असताना मराठीमध्ये शेकडो आरबीय पारसी शब्द आले, आज कितीतरी अरबी पारसी शब्द मराठीच्या वाटेवर इतके अं मिसळले गेले आहेत तरी त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्या भाषेलाही प्राप्त होते आणि ही प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याची इच्छेने ही समाजातील लोके जे त्यांचे भाषेतील अधिक अधिक शब्दांचा वापर अं स्वभाषेत करू लागले, आदान प्रदान प्रक्रिया पश्चात भाषाविज्ञान ही अं शब्दांना हे सर्व मोठ्या प्रमाणाने होणारे आदान आहे. दोन विभिन्न संस्कृती एकमेकांशी संबंधित आल्यावर त्यामधील वस्तू, चाली, रीती यांचा स्वीकार करून त्यासंबंधी शब्द हे स्वीकारले जातात उदाहरणार्थ पोर्तुगीज भाषेमध्ये बटाटा, इस्त्री यासारखे शब्द मराठीत आले, हे शब्ददान सर्व भाषांचा शक्य असते, रूपांतर अं परिभाषेत शब्द स्वीकारण्याऐवजी स्वभाषेतील एखादा शब्द परभाषेतील शब्दां शब्दांचा अर्थ डोळ्यासमोर ठेवून काहीच वेगळ्या अर्थाने वापरला जाऊ लागला या इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द म्हणून खास मराठी वळणाचा वाटणारा व मूळ शब्दाशी हा शब्द तयार करण्यात आला, भाषां भाषांतरादान म्हणजे भाषेतील शब्द हा जर एकापेक्षा अधिक शब्द एकत्रित येऊन बनलेला असेल तर परभाषेतील शब्दांना समानार्थी असे स्वभाषेतील शब्द एक आणून नवीन शब्द तयार केला जातो. शब्ददान व अं रूपांतरदान या दोन्ही प्रकारांचे मिश्रण होऊन याप्रकारे शब्दांचे अं शब्द बनतात. म्हणजेच एखाद्या भाषे भाषेचा प्रत्येक जशास तसा घ्यायचा तर स्वभाषी कायम ठेवावे एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे महत्त्वाचे अं घटक बहुदा प्रत्यक्षपणे स्वीकारले जात नाहीत मात्र, अप्रत्यक्षपणे काही घटकांचे जेणेहून शक्य उदाहरणार्थ शब्द योग्य आहे. विविध प्रकारच्या अं आदान प्रदान भाषे भाषेवर विविध प्रकारे परिणाम होतात व सर्वसाधारणपणे प्रमुख परिणाम

शब्द असतील हे त्या भाषेच्या इतिहासावर म्हणजेच तिच्या किती भाषें भाषेंशी किती काळ किती निकट संबंध आला हे यावर अवलंबून असते म्हणून शब्दशुद्धीचा विचार करताना भाषेतील आदान प्रक्रिये प्रक्रियेचा विकार विचार ठरणे आवश्यक ठरते आता आपण शब्दसिद्धी प्रमुख प्रकारात माहिती घेऊया मधू, गुरु, पिता पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, संस्कृत, सत्कर्म, समर्थ, उत्सव, वगैरे वगैरे संस्कृत भाषेतील असून ते जशास तसे जशाच ताशे म्हणजे शब्दा शब्दांचा रूपांतर काही फरक न होता मराठी भाषेत आले आहेत अशा शब्दांना तत् तत्सम त्यासारखे म्हणजेच संस्कृत शब्दासारखे म्हणतात. अनेक काही तत् अं तत्सम शब्द पहा पुष्प, जल, प्रति, कर, दंत, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, यदी, कर्ण, पर्ण

उदाहरणार्थ कर्ण म्हणजे कान, चक्र म्हणजे चाक, अग्नी म्हणजे आग, पर्ण म्हणजे पान, विनुक्ती म्हणजे विनंती, वगैरे वगैरे या ज्या संस्कृती शब्दांचे मूळ रूपात बदल होऊन ते मराठी मराठीत आले आहेत त्या शब्दांना तत्भोशब्द असे म्हणतात. अनेक काही तत्भोशब्द पहा घर, ग्रह, पाया, पाट, भाऊ, धातू, सासरा, अशे अनेक शब्द संस्कृत आहेत. विशेष म्हणजे वरील दोन्ही प्रकारचे शब्द मराठीत वापरले जातात. कुठल्याही भाषेचा वाटचाल नेहमीच सुलूक करण्याच्या दिशेनेच होते असल्याने अं शब्दाच्या अधिक असणे स्वाभाविक आहे. मराठी मराठीच्या आरंभकाळात तेच तसेच दिसते आलेल्या चरित्र, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथामध्ये श्लोक बावीस च्या आसपास तशेच शब्द ते आसपास अं शब्दांचे प्रमाण दिसते याचपणे यांचा काळात संस्कृती शब्दांची पुनर्जीवनाची एक लाट येऊन प्राकृतिक आरंभ तसेच रूपही आणले जाई अं जायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहारकोषनिर्मिती केली त्या कोशात प्रचलित फारश्या शब्दांना जेपर्यंत अं निर्माण करण्यात आले ते जोपर्यंत निर्माण करण्यात आले तोपर्यंत ते संस्कृत होते व स्वातंत्र्यवीर सावरकर आणि doctor माधवराव पटवर्धना पटवर्धन

दैनंदिन व्यवहारा विषयी निरीक्षणे इथ मूर्ख जिथ मोठ्या माणसांचा कोणी आदर करीत नाही अशा गावी राहू नये जिथे शिक्षणाची सोय नाही औषधोपचारासाठी वैद्य नाही

आपल्या मनातील खाजगी गोष्ट कोणालाही सांगू नये स्वतःच्या मनात ती ठेवावी आणि योग्य वेळ येताच ती प्रकट करावी भूत काळात केलेल्या चुका लक्षात ठेवून आणि त्या टाळून नेहमी पुढे काम करावे स्पर्धेच्या या युगात गुप्तता राखणे हा एक महत्त्वाचा गुण आहे दूरदृष्टीने विचार करणारा माणूस आपली कन्या चांगल्या कुळातल्या मुलाला देतो तो आपल्या पुत्राला उत्तम आणि धार्मिक शिक्षण देतो आपल्या मित्रांवर ही चांगले धार्मिक संस्कार करतो आणि आपल्या शत्रूला सतत अडचणीत गुंतवून ठेवतो असा माणूस नेहमीच सुखी असतो संस्कारी गृहस्थ आपल्या पुत्रांना वेदशास्त्र संपन्न आणि धार्मिक गुरूंपासून नेहमी दूर ठेवतो त्यांच्या सहवासाने आपली मुले संन्यास घेतील अस त्यांना वाटते पण अशा ज्ञानी माणसांमुळेच मुलांमध्ये सद्गुणांची वृद्धी होणार आहे त्यांनी केलेली सत्कर्म जग कधीही विसरणार नाही

मी माझा वेळ कसा घालवत आहे माझे मित्र कोण आहेत शत्रू कोण आहेत मी कोणत्या देशाचा नागरिक आहे माझ्या कर्मामुळे माझा किती फायदा आणि किती नुकसान होणार आहे प्रत्येकाने अशा प्रश्नांवर नेहमी गंभीरपणे विचार करायला हवा कारण या प्रश्नांच्या उत्तरांमध्येच त्याचे नशीब आणि यश लपलेले आहे शहाण्या माणसांनी भविष्यकाळात येणाऱ्या अडचणींचा अधिक विचार करावा आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आधीच तयार असावे अशा दूरदृष्टीपणा नसलेल्या माणूस अडचणीत सापडतो आणि वाईट फळे त्याला भोगावे लागतात अडचणी किंवा संकटे शिरीजावर असेपर्यंतच त्याची काळजी करावी दुर्दैवाने कधी ती अचानक आली तर न भिता त्यांना सामर्थ्यांनीशी धीराने तोंड द्यावे श्रीमंत माणसा भोवती नातेवाईकांचा गोतावळा नेहमीच असतो गरीब माणसाकडे कोणी बघत नाही संपत्तीवर डोळा ठेवून जवळ येणाऱ्या नातेवाईकांपासून नेहमी दूर राहावे सिंह जे काही करतो ते आपली शक्ती पणाला लावून एकाग्र चित्ताने आणि निष्ठेने करतो हे गुण सिहापासून घ्यावे कोंबड्याला पहाटे जाग येते तो शत्रूंची नेहमी लढायला तत्पर असतो तो इतरांचे अन्न चोरून नेण्यात पटाईत असतो हे गुण कोंबड्यांपासून घ्या खायला जे मिळेल त्यात समाधान मनाने गाढ झोप लागली असता नाही चटकन जागे होणे स्वामीभक्ती व बहादुरी हे गुण कुत्र्यापासून घ्यावे कावळा योग्य वेळी गरजेच्या वस्तूच्या साठा करतो तो कुणावरही विश्वास ठेवत नाही तो अतिशय सावध असतो आणि लैंगिक सुख गुप्तपणे घेतो ही गुण कावळ्यापासून शिकावी शरीर खूप थकले असतानाही पडेल ते काम करणे थंडी ऊन वाऱ्याची परवा न करणे कुठल्याही परिस्थितीत निमुटपणे गप राहणे हे गुण गाढवापासून घ्यावे वरील सर्व गुण अंगीकारल्यास माणसाला कोणत्याही अडचणीवर मात करता येते जो प्रामाणिकपणे ज्ञान संग्रह करतो पैसा आणि अन्न घाईघाईने संपत नाही आणि ज्याचा देण्याघेण्यावर ठाम विश्वास असतो असा माणूस सुखी असतो जो नेहमी पैशाच्या मागे लागतो त्याला जे मिळेल त्यात समाधान मानण्यासारखे सुख कधीच मिळत नाही वैराशी आधी गोड बोलून काम साध्य का ते बघा

अगदी साधा सरळ स्वभाव असणे चांगले नसते जंगलात जी झाडे सरळ साधी असतात तीच कापली जातात वेड्यावाकडे झाडांना कोणी हात लावत नाही म्हणून

फळे असणाऱ्या झाडांवरच पक्षी गर्दी करतात पण माणसाने असे करू नये असे केल्याने माणसाच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होईल यवन हा पापाचा आणि दुर्गुणाचा पुतळा असतो पण जो धूर्त आहे आणि पूर्वग्रह दूषित नाही यालाच हे लागू पडते जेवण झाल्यावर काही वेळाने पाणी प्यावे त्यांने अन्न पचायला मदत होते याउलट जेवण झाल्यावर लगेच पाणी पिल्याने ते विषासमान होते ते आरोग्याला घातक असते माणसाने काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत सातू हा पदार्थ शरीराला ताकद देतो चांगले रुचकर जेवण हे सर्वात उत्तम सुख सर्व शरीरात मस्तक श्रेष्ठ आणि सर्व इंद्रियात डोळा श्रेष्ठ आपल्या हाताने केलेले काम नेहमी उत्तमच असते आपल्या हाताने तयार केलेली मण्याची माळ आपल्या हाताने उघडलेले गंध आणि आपण स्वतः म्हटलेली स्तोत्रे सर्वात चांगली असतात ती मनाला सुख आणि समाधान देतात दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याने माणसाचे नुकसान होते तो आपल्याच नजरेतून उतरतो म्हणून नेहमी स्वावलंबी असावे माती ऊस तीळ चंदन आणि सोने जितके घासावी तितके शुद्ध होतात आणि सुंदर दिसतात कच्च्या भाज्या शिजवताना त्यांची चव वाढवण्यासाठी त्यात मसाले टाकण्यासारखे हे आहे माणसाने प्रत्येक कर्म विचारपूर्वक करावे प्रत्येक पाऊल मागे पुढे पाहून टाकावे समाजामध्ये सभ्य पणे राहावे नीतीनुसार बोलावे स्वच्छ पाणी प्यावे मौजमजा आराम करणाऱ्याला विद्या आणि ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही ज्याला आत्म्याचे ज्ञान मिळवायचे असेल त्याने शरीर सुखाचा व इंद्रिय सुखाचा त्याग करायला हवा संसार आणि वैराग्य यांचे मिलन म्हणजे क्षितिजा पाशी जमीन आणि आकाश यांच्या मिलनासारखे आहे सतत कष्ट आणि तप केल्यानेच विद्या मिळते अन्ना पेक्षा कणिक दसपट शक्ती देते कणकेपेक्षा दूध दस पट शक्ति देते दुधाच्या दहा पट मांस आणि मांसाच्या दहा पट तूप शक्ती देते म्हणून ताकद मिळवण्यास तूपच सर्व श्रेष्ठ आहे दूध शक्ती देते तुपाने वीर्य घट्ट होते आणि मांसाने स्नायू बळकट होतात मद्यपान हे शरीराला आणि मनाला हानिकारक आहे घरातील लोकांशी उदारपणे वागणारा इतरांशी आपलेपणाने वागणारा दृष्टांशी कठोरपणे वागणारा विद्वानांशी नम्रतेने वागणारा माणूस शहाणा असतो जो शत्रूशी शौर्याने लढतो वडीलधाऱ्यासमोर नम्रतेने वागतो परस्त्रीशी आदराने वागतो लबाड लोकांशी धूर्तपणे वागतो असा माणूस नेहमी सुखी असतो जो माणूस विचार न करता पैशाची उधळपट्टी करतो कोणाशीही भांडतो प्रत्येक स्त्रीचा मग ती कोणत्याही वनाची जातीची कुळाची असो तिचा उपभोग घेण्याची इच्छा करतो असा माणूस फार दिवस जगत नाही जो माणूस कोणतेही ज्ञान शिकण्यास तत्पर असतो कोणाचे हातचे जेवण घेण्यास कचरत नाही

पण भविष्याची चिंता केल्याने आपला वर्तमान काळ मात्र वाया जातो भूतकाळ परत येत नाही भविष्यकाळात काय आहे हे माहित नाही म्हणून नेहमी वर्तमान काळाचा विचार करावा जो वर्तमान काळाच्या मार्गावरून चालतो त्यालाच सुखाची शिखरे पालांतरात करता येतात अंधविश्वास आणि पोकळ आशावाद यामुळे दुःख यातना अस्वास्थ्य आणि भीती वाट्याला येते म्हणून शहाणा माणूस अशा लोकांशी कधीच संबंध ठेवत नाही आणि तो म्हणूनच सुखी असतो

जे नशिबात असेल ते भोगावेच लागणार आहे असा विचार करणाऱ्या माणसाला आपल्या बुद्धीचा आणि सामर्थ्याचा कधीच उपयोग करता येत नाही मनामुळे भौतिक सुखे भोगण्याची इच्छा होती मनामुळे भौतिक सुखाच्या वासनेतून सुटका करून घेऊन मुक्ती मिळवता येते मोक्ष मुक्ती आणि बंधन याला कारण मनच म्हणून मनावर नियंत्रण ठेवावे ज्याचे मन अस्थिर आणि चंचल आहे त्याला माणसात राहूनही सुख मिळत नाही आणि जंगलात एकांतात राहूनही शांती मिळत नाही असा माणूस कुठेही असला तरी असंतुष्ट असतो कुदळीने खोल खोलल्यावरच पाणी लागते त्याप्रमाणे गुरुची खूप सेवा केल्यानेच विद्या मिळते जसे पेरावे तसे उगवते माणसाचे जसे कर्म तसे फळ मिळते म्हणून शहाणा माणूस नेहमी पूर्ण विचार करूनच कोणतेही काम करतात

भ्रम आणि मैथुन हे गुण पासून मध्ये आहेत पण पशु मध्ये आणि माणसात फरक काय आहे माणसाला ज्ञान मिळवता येते त्याच्यापाशी बुद्धी आहे बुद्धीहीन आणि ज्ञानहीन माणूस हा पशु सारखाच असतो दुसऱ्यावर उपकार करणाऱ्या माणसाला नेहमीच शूक आणि समृद्धी मिळते त्याचा समस्या आपोआप दूर कष्ट केल्याशिवाय हवी असलेली गोष्ट मिळत नाही शिस्त आणि कष्ट केल्यानेच इच्छित फळ प्राप्त आयुष्यात माणसाने दोन गोष्टी स्वीकारायला हव्यात एक गोड बोलणे आणि दुसरी चांगल्या माणसांची मैत्री सज्जनांच्या संगतीत राहिल्याने वाणी गोड होते आणि त्याचे आयुष्य सुखी होते मित्राच्या विश्वासघात शत्रूला जाऊन मिळणे अनैतिक मार्गाने पैसा कमावणे या गोष्टी परिस्थिती किती वाईट असली तरी करू नये लबाडीने मिळवलेला पैसा लवकरच नष्ट होतो अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा फार तर दहा वर्षे टिकतो त्यानंतर तो नष्ट होतोच शिवाय त्या माणसालाही नष्ट करतो म्हणून लबाडीने कधी पैसा कमउ नये गुरुने शिष्याला कितीही अल्पज्ञान दिले तरी शिष्याने त्याचा आदर करावा शिकवणे आणि ज्ञान देणे याच्या इतके श्रेष्ठ दान कोणतेच नाही अशा दानाची परतफेड कधीच करता येत नाही कोणतेही बी पेरताना त्याचे फळ कोणते येणार आहे त्याचा आधीच विचार करावा कर्म करण्यापूर्वीच त्या फळाचा विचार करावा फळ वाईट मिळणार असेल तर असे कर्म कधीच करू नये कोणतेही कर्म करण्या आधी तीन प्रश्न स्वताला विचारावे हे काम मी का करत आहे त्याचे परिणाम कोणते होणार आहे हे कर्म केल्याने यश मिळणार आहे की अपयश या तीन प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळाली तरच ती कर्म करावे माणसाने नेहमी स्वतावर विश्वास ठेवावा दुसऱ्यावर विश्वास ठेवणे निष्फळ आणि धोकादायक असते दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तो तुमचा विश्वास घात करून केव्हा खड्यात घालेल ते सांगता येत नाही म्हणून नेहमी स्वतःवर विश्वास ठेवावा धन्यवाद मराठी audible रायगड. रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. इथे अलीकडे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. भौगोलिक स्थान किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे वीस मीटर दोन हजार सातशे फुट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी राजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून इसवीसन चे सोळावे शतक, सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवले. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्ज्यात घेतल्यानंतर लुटून याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोकं त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत असत. जिब्राल्टर चे ठाणे जितके अजिंक्य, तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास दासिवटा व तनस अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या, यावरून त्यास नंदादीप असे नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैरी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहुन पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरात पळाला. महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन रोजी रायरीत म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली.

त्याने तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यात सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले हे अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणाचे ही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानी साठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूद्वीप असे होते. सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड होता. चौतर्फा गडाचे कडे टाचल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कधी यावर गवत उगवत नाही. आणि धोंडा एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबाद चे जसे कोणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले, तख्तास जागा, हाच गड करावा यात दुर्गदुर्गेश्वर ला विविध नावांनी संबोधले गेले आहे रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, तनस, राशिवटा, बदिनुर, रायगिरी, राजगिरी, भिवगड रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर देवगिरीच्या हून दशगुणी दीड गाव उंच, प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तख्तास जागा, हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची एकोणतीसशे फुट आहे. गडाला सुमारे चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर, आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या engineer ने हे मंदिर बांधले आहे. हे श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटीशकाळापासून तेथे श्री शिरकाई चा घरटा हा नामफलक होता. शिवराज्याभिषेक, शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्या च नव्हे, तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. एकोणवीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मन सोन्याचे म्हणजेच छप्पन हजार किमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर, ज्येष्ठ शुद्ध तेरा शके पन्नासशे शहाण्णव शनिवारी या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ललिता पंचमी अश्विन शुक्ल आनंद संवत्सर शके पंधराशे शहाण्णव या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. यामागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे, हा होता.